लिनक्सच्या जनरल परपज युटिलिटीज वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आपण ह्या ट्युटोरियलमध्ये लिनक्समधील काही बेसिक आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणा या कमांडस बद्दल माहिती करून घेणार आहोत
लिनक्स सिस्टीमवर काम करण्यास तुम्हाला सुरुवात करता यावी हा ह्या ट्युटोरियलचा उद्देश आहे
आपण प्रथम एचो कमांड बघणार आहोत
लक्षात ठेवा लिनक्स कमांडस् केस सेन्सेटिव्ह आहेत
वेगळे सांगितले नसल्यास सर्व कमांडस आणि त्यांतील पर्याय लोअर केस मध्ये असतील
ह्या कमांडचा उपयोग स्क्रीनवर काही संदेश दाखविण्यासाठी केला जातो
आता टर्मिनलवर जाऊया
दुस या ट्युटोरियलमध्ये टर्मिनल उघडण्याची सर्वसाधारण पध्दत समजावून सांगितली आहे
कमांड प्रॉम्प्ट वरecho स्पेस हेल्लो वर्ल्ड टाईप करून एंटर दाबा
हेल्लो वर्ल्ड हा संदेश स्क्रीनवर दिसेल
आपल्याला एचो कमांड च्या सहाय्याने एखाद्या व्हेरिएबल ची किंमत देखील दर्शवता येते
कमांड प्रॉम्प्ट वरecho स्पेस डॉलर कॅपिटलमध्ये शेल टाईप करून एंटर दाबा
आपल्याला आऊटपुट मध्ये वापरत असलेली शेल दर्शवेल
आपण एचो कमांड सोबत एस्केप सिक्वेन्सेस देखील वापरू शकतो
त्यासाठी लिनक्स मध्ये आपल्याला हायफेन ई हा पर्याय वापरणे आवश्यक आहे
एस्केप सिक्वेन्सेस मधील ब्लॅकस्लॅश टीटी ने टॅब व ब्लॅकस्लॅश न् ने नव्या ओळीवर येता येते
तसेच ब्लॅकस्लॅश सी ने त्याच ओळीवर आपल्याला प्रॉम्प्ट आणता येतो
काही टाईप करण्यापूर्वी जेव्हा आपल्याला एखादा संदेश दाखवायचा असेल तर ह्याचा उपयोग होतो
प्रॉम्प्ट वर टाईप करा
एचो स्पेस माइनस ई विथिन सिंगल कोट Enter आ कमांड बॅक स्लॅश सी आणि एंटर दाबा
आपल्याला enter आ कमांड हे प्रिंट झाल्यावर त्याच ओळीवर प्रॉम्प्ट दिसेल
समजा आपल्याला चालू लिनक्स kernelचे व्हर्शन जाणून घ्यायचे आहे
त्याबद्दल आणि आपल्या संगणकाची इतर अनेक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आपल्याकडे उनमे ही कमांड आहे
कमांड प्रॉम्प्ट वर उनमे स्पेस हायफेन र टाईप करून एंटर दाबा
तुमचे युझरनेम काय आहे हे जाणून घेण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर व्हो स्पेस एएम स्पेस आय टाइप करून एंटर दाबा
हे प्रत्यक्षात आपल्याला व्हो ह्या कमांडद्वारे दिसते
जी त्या क्षणी multi यूझर सिस्टम वर logged इन असलेल्या सर्व यूझर्स ची यादी देते
कधी काही कारणांनी तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलण्याची गरज भासते
यासाठी आपल्याकडे passwdही कमांड आहे
कमांड promptवर p a s s w dटाईप करून एंटर दाबा
आपण ही कमांड टाईप केल्यावर आपल्याला सध्याच्या पासवर्डची विचारणा केली जाते
येथे आपण आपल्या सिस्टीमचा चालू पासवर्ड टाईप करू
आपण योग्य पासवर्ड दिल्यास आपल्याला नवीन पासवर्ड देऊन त्याची खात्री करण्यासाठी तो पुन्हा टाईप करणे आवश्यक आहे
पण आपण आपला चालू पासवर्ड विसरलो तर काय
चालू पासवर्ड माहित नसताना देखील पासवर्ड बदलता येऊ शकतो
परंतु हे केवळ रूट userच करू शकतो
आता रूट यूझर कोण असतो
ही एक विशेष यूजर असते जिच्याकडे काही विशेष अधिकार असतात
विंडोजशी तुलना करायची झाल्यास रूट यूझर म्हणजे सिस्टम चे एडमिनिस्ट्रेटिव्ह rightsअसणारी व्यक्ती समजा आपल्याला सिस्टीमची वेळ आणि तारीख जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुढील कमांड आहे
टर्मिनलवर दाते टाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला सिस्टीमची चालू वेळ आणि तारीख दर्शवेल
ही कमांड वेळ व तारीख दोन्ही देते व यात खूपच उपयुक्त पर्याय उपलब्ध आहेत
कमांड promptवर दाते स्पेस प्लस पर्सेंटेज साइन कॅपिटल Tटाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला केवळ वेळ तास मिनिटे आणि सेकंद या फॉरमॅटमध्ये दर्शवेल
कमांड promptवर दाते स्पेस प्लस पर्सेंटेज साइन hटाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला महिन्याचे नाव दाखवेल
कमांड promptवर दाते स्पेस प्लस पर्सेंटेज साइन mटाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला वर्षातील महिन्याचा अंक दाखवेल
येथे फेब्रुअरी महिन्यासाठी 02 दर्शवत आहे
तुम्हाला मिळणा या आऊटपुटशी हे जुळवून बघा
कमांड promptवर दाते स्पेस प्लस पर्सेंटेज साइन yटाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला चालू वर्षातील शेवटचे दोन अंक दर्शवेल
आपण हे पर्याय एकत्र देखील करू शकतो
उदाहरणार्थ कमांड promptवर दाते स्पेस प्लस विथिन डबल कोट्स पर्सेंटेज स्मॉल ह पर्सेंटेज स्मॉल yटाईप करून एंटर दाबा
येथे हे आपल्याला फेब्रुअरी 11 असे दर्शवत आहे
ह्या संबंधीत आणखी एक कमांड म्हणजे कॅल
ह्या कमांडने आपल्याला कुठल्याही वर्षाच्या कुठल्याही महिन्याचे कॅलेंडर बघता येते
चालू महिन्याचे कॅलेंडर बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर कॅल टाईप करून एंटर दाबा
कुठल्याही एका महिन्याचे जसे की डिसेंबर 2070 चे कॅलेंडर बघण्यासाठी कमांड promptवर कॅल स्पेस 12 स्पेस 2070 टाईप करून एंटर दाबा
ही कमांड आपल्याला डिसेंबर 2070 चे कॅलेंडर दर्शवेल
पुढे जाण्यापूर्वी आपण फाईल्स आणि डिरेक्टरीज बद्दल थोडी चर्चा करू
लिनक्स मध्ये जवळजवळ प्रत्येक गोष्ट फाईल स्वरूपात साठवलेली असते
मग फाईल म्हणजे काय
आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाईल म्हणतात
लिनक्समध्ये फाईल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते
आता डिरेक्टरी म्हणजे काय
डिरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाईल्स आणि सब डिरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा
डिरेक्टरी आपल्याला आपल्या फाईल्सची मांडणी योग्य पध्दतीने करण्यास मदत करते
विंडोज मध्ये डिरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो
लिनक्स सिस्टीम वर लॉजिन केल्यावर आपणdefault रूपात होम ह्या डिरेक्टरी मध्ये जातो
होम डिरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर एचो स्पेस डॉलर कॅपिटलमधे होम टाईप करा आणि एंटर दाबा
पुढील पीडब्ल्यूडी कमांडमुळे आपल्याला आपण सध्या काम करत असलेली डिरेक्टरी बघता येते
पीडब्ल्यूडी म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी
कमांड प्रॉम्प्ट वर पीडब्ल्यूडी टाईप करून एंटर दाबा
एकदा डिरेक्टरीबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला त्या डिरेक्टरीमध्ये असलेल्या फाईल्स आणि सबडिरेक्टरीज मध्ये काय आहे हे जाणून घ्यायचे असल्यास युनिक्स आणि लिनक्स मध्ये सर्वात अधिक वापरली जाणारी एलएस ही कमांड आपल्याकडे आहे
एलएस ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आता आलेले आऊटपुट बघा
साधारणपणे फाईल्स आणि सबडिरेक्टरीज ह्या वेगवेगळ्या रंगांनी दर्शविल्या जातात
एलएस ही अतिशय बहुउपयोगी अशी कमांड असून तिचे अनेक पर्याय आहेत
त्यापैकी काही बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर एलएस स्पेस माइनस माइनस एल टाईप करून एंटर दाबा
ही आपल्याला सर्व फाईल्सची यादी हिडेन फाइल्स सोबत दर्शवते
ज्यांच्या नावची सुरूवात डॉट ने केलेली आहे
जर आपल्याला केवळ फाईल्सच्या नावांशिवाय अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण माइनस ल हा पर्याय वापरू शकतो
केवळ एलएस स्पेस माइनस स्मॉल ल ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा
हे आपल्याला फाईल परमिशन फाईलच्या ओनरचे नाव शेवटचा बदल केलेली वेळ आणि फाईलचा बायट मधील आकार इत्यादी दर्शवेल
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या प्रत्येक फिल्डची माहिती करून घेणार नाही
एलएस कमांडचे अनेक पर्याय आहेत जे आपण नंतर बघणार आहोत
समजा आपल्याला ही सर्व माहिती केवळ स्क्रीनवर दाखविण्याऐवजी एखाद्या फाईलमध्ये ठेवायची आहे
प्रत्यक्षात आपण कुठल्याही कमांड नंतर मिळालेले आऊटपुट फाईलमध्ये समाविष्ट करू शकता
त्यासाठी केवळ कमांडपुढे ग्रेटर थान साइन आणि फाईलचे नाव टाईप करा
जसे की एलएस स्पेस माइनस स्मॉल ल स्पेस ग्रेटर थान साइन स्पेस फाइलइन्फो असे टाईप करून एंटर दाबा
आता सर्व फाईल्स आणि डिरेक्टरीजची माहिती फाइलइन्फो नामक फाईलमध्ये लिहिली जाईल
परंतु ह्या फाईलमधील घटक कसे बघायचे
त्यासाठी आपल्याकडे कॅट ही कमांड आहे कॅट स्पेस फाईलचे नाव म्हणजेच इथे फाइलइन्फो ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आता आपण त्यातील घटक बघू शकतो
कॅट ह्या कमांडचा दुसरा महत्त्वाचा उपयोग नवी फाईल बनवण्यासाठी होतो त्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर कॅट स्पेस ग्रेटर थान साइन स्पेस फाइलनेम उदाहरणार्थफाइल1 टाईप करा आणि एंटर दाबा
आता एंटर दाबल्यावर कमांड प्रॉम्प्ट यूझर कडून येणा या इनपुट ची वाट बघेल
आपण जे काही टाईप करू ते आपल्या फाईलमध्ये लिहिले जाईल
मग काही मजकूर टाईप करा
आता आपले इनपुट देऊन झाले असल्याचे सांगण्यासाठी एंटर दाबा
आता CTRL आणि डी ही बटणे एकत्रितपणे दाबा
जर फाइल1 ही फाईल आधीपासून उपलब्ध असेल तरuserने दिलेला मजकूर त्या फाईलमध्ये ओव्हरव्हराईट होईल
आता जर आपल्याला नवे इनपुट आधीच उपलब्ध असलेल्या file1च्या शेवटी जोडायचे असेल तर कमांड प्रॉम्प्ट वर कॅट स्पेस डबल ग्रेटर थान साइन स्पेस फाइल1 टाईप करून एंटर दाबा
अनेक कमांडसची माहिती आपण घेतलेली नाही आणि ज्या कमांडसची माहिती घेतली त्यांच्या अनेक पर्यायांचा विचार आपण केलेला नाही
पण आत्तापुरते आपण येथेच थांबू
आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद